हम्म त्याचे फार पाचशे सहाशे मिलियस हे ना

चालूच राहते तसं मग बाकी मग मला कर इन्स्टा वरती फॉलो मग आपण तिथं राहत जाऊ कॉन्टॅक्ट मधी

चालेल चल मग ठीक ये येत आय न आवाज?

हम्म काय म्हनते आनखी सांगून दे एखादी story कोणती story सांगू? कोनती बी सांग न आपली लहानपनाची बचपन ची

schooltime मधली college time मधली असच एक आहेत म्हनजे बघत होती instagram वरती reels बघत होती दोन तीन दिवस ते अस झालं की तुम्हाला माहित आहे का म्हणजे ही अं ते? जेव्हा शिव आणि पार्वतीचे विवाह झाले होते ना

म्हनजे की आता होती भोले बाबा

तर आता उद्या लगन ए लग्न ए तर याच्या अगोदर म्हनजे की जे ती रात्री असते ना ती रात्री अं कैलाश मध्ये सर्व जे नसते का ते

खूप म्हनजे आणि भोले भोले बाबा स्वताः पण म्हनजे की सगडे सगडे नाय त्यानं ते भांग पिली होती

भांगचे नशेवर ते झुमत होते कारन की म्हनजे की एवढे वर्ष झाले असते भोले बाबा कैलास वर नसते सतीचे सतीच्या तेव्हा ते झाले न

एकशे आठ वर्ष त्याने तपस्या केली होती पार्वत माता पार्वतीसाठी तर म्हनजे ती खूप म्हनजे ते अं आनंद होतो तर पूर्ण कैलाश मध्ये ते नंदीगं न पूर्ण नाचत होते म्हनजे भांग वगैरे पिऊन परषोतम नाई येत का महाराज परषोतम

ते म्हनजे की खूप अं खूप ते होते राग आले असते त्यांना म्हनजे ते राग पुन्हा

लवकर येतो त्यांना लाग राग आणि त्यांना रागावर म्हनजे की कोणाला पण श्राप देतायत आणि त्या वेळी कस असत की ते अं ज्याने श्राप देलाय पूर्ण म्हनजे की अस महाराज असते महाराज त्याने जर श्राप देला तर ते म्हनजे की सत्य होतेच त्यावेडी असं तर म्हनजे की भांग वगैरे पिऊन ते नंदिगन खूप नाचत होते तर ते परषोत्तम भगवान ना भगवान शिवचे परषोत्तम महाराज होते

त्यांना खूप राग आला

तर म्हनजे ते त्यांना ना अं सगळ्यांना अस देले श्राप देले की तुमच बारात बाराततुन बारातच्या दिवशी जे अं असते ना पोरगी पोरगी वाले जे म्हनजे पोरगी

सगळ म्हनजे तुमच्या बाळाची

तर म्हनजे अं अस झालय तर त्याने भोले बाबाने भोले बाबा म्हनजे की आले तिकडे की काय झालं तर परषोत्तम महाराज बोलले की अस अस झालं आणि अं माझं माझं मुखात असं अह निघून गेलं की मी ना म्हनजे की असं रागेत रागेत तुम्हाला श्राप दिलेत की आता की अं माता पार्वतीची माता बहीन हे सगळे मूर्च्छित होऊन जाईल तर ते बोलले ठीक ए जे पन होईल आपन बघू आणि म्हनजे की ते तर देवो के देव महादेव आहेत त्यांना तर सगळं माहित ए की काय होनार आहे तर आता तर भोले बाबा बोलले काही हरकत नाई अपण बघू जे पन होनार ए आपन बघू बघू काय होनार ए काय नाई तर काय झालं की पुन्हा नंदीगण ते भोले बाबाची बारात घेऊन गेले पार्वती माताच्या हवन भवन वर तर भोले बाबाचे रूप कशे म्हनजे की त्यांनी म्हनजे की सर्प वगैरे हे घेतायत ना अह त्यांने त्यांचे आणि त्यांचे म्हनजे की अह डोक्यात ते चाम चंद्र मामा आहेत आणि हे सगळं बघून तर ते नसते का म्हनजे की पार्वती माताची जी बहीन असते न त्यांनी बोलले की आता तुम्हाला आतमध्ये जायचंय तर अस रसम असते न की ज अं पेक्षा काहीतरी घेतायत ते साली.

पार्वती मताची जी पन बहीन असती न त यांनी बोलले की बाबा आता द्या आपल्याला तुम्हाला तुम्हाला जर आतमध्ये जायचंय तर तुमची प्रिय वस्तू काहीतरी द्या तर भोले बाबाने त्यांचे गले चे जे सर्प आहेत न ते काढून थाली मध्ये टाकले

आणि त्यांचे ते पूर्ण घाबरले आणि ते चक्कर खाऊन मुर्शित झाले आता म्हनजे की त्यांना होश वर आल आणि मग अह भोले बाबाने आपला स्वरूप बदला बदलून केलं म्हनजे की तो इन्सान जे असे न म्हनजे की महाराज नसते का? ते पूर्ण ते बनवून तर तस बनवून आलेले सगळं म्हनजे की पूर्ण कपडे घातलेले घातलेले ते. सर्प वगैरे काढून ते म्हनजे अह जटा वरतून ते काढून सगळं ते आले तर माता पार्वतीचे समोर गेले तर माता पार्वती बोलली की हे काय तुमचे अशे कशे रूप झाले?

अं मूर्च्छित झाली होती तर त्या त्यांने बोलले की अस असच ते सवरून बदलले तर माता पार्वती बोलली की नाई मला तुमचे तेच स्वरूपला प्रेम आहे आणि मी तुमचे ते स्वरूपमध्ये तुमच्या साठी विवाह करनार ए पुन्हा ते रूपावर आले अं आणि त्याची ते लग्न वगैरे झाली अच्छा अस होऊन होऊन गेले त्यांचे लग्न आणि त्याच्या नंतर बोलले आहेत की सगळ्याच्या लग्नावर म्हनजे की छोट मोट हरकत होऊ शकते म्हनजे की त्याच्या नंतरच

म्हनजे की जे आहेत ना बायको त्यांची बहिनाला द्यायला पाहिजे त्याच्या नंतर ही आलीयत प्रथा

हो हो

आमच्या इकडे त आम्ही त अगोदर बोलले होते आमला आम्हाला पण अस आमच्या वेळे पण असच ए तर तर आपन अपल्याला नाही पाहिजे काहीतरी आणि तुम्ही पण नाई द्या अस एवढे पैसे कोन देनार ए पंचवीस नीस हजार अस हो म्हनजे की आमच्या इकडे तर अशी प्रथा ए की दुल्लहे दुल्हा येत आहेत ना गाडी मध्ये म्हनजे की गाडी गाडीच्या खाली नाई येऊन देतायत जेव्हा त्याने म्हनजे की त्याचे भाऊ आणि त्याने सगडे त्यांने अह पैशे वगैरे नाई देतायत न त्याच्या अगोदर तो म्हनजे की गादीवर खाली नाई येतातायत दुल्हा म्हनजे की अगोदर सांग सांगितले होते त्यांना माझ्या सासूबाईंना की आम्ही काई देनारच नाई ए तुम्ही हे सगड नाई करा मस्ती एवढी मस्ती ही मस्ती मस्ती करून न काय होतात की बारात वगैरे पण पूर्ण वापस जाती बिना लग्न करून हं हं म्हनून असे खूप असे म्हनजे की भांडन झालेत लग्नाच्या दिवशी तुम्हाला जे पण आहेत

नाई आपले नाई झाले हे तुमच्या लग्नाला झाले होते का? नाई बाबा तस त आपन बघितलंच नाई तेच त त्याचे पण lत्यांचे भांडण होतायत खूप हो का आमच्या इकडे तर खूप होतायत या या विषयावर

येनारायत गाडीच्या खाली नाई येनारायत तुम्ही द्या पन्नास हजार द्या वीस हजार द्या द्या तरी तुला म्हनजे की तुम्ही घेऊ शकता ते नाय नाय अस नाई आमच्या इकडे

मुलाला अं ती पाहिजे सोन्याची अंगुठी पाहिजे मुलाला

आणि मग अह ते आपली पोरगा पोरीला आपणच ते कंगन वगैरे द्यावं खूप सोन घेतातायत ते लोक म्हनजे असते ना म्हनजे त्यांचा जो husband होतो ना त्यानं त्यानं ते खूप पैसे वाला आहेत हां हां हां

खूप म्हनजे की पैसे वाले आहेत ते तर ते तर खूप घेतातायत आणि यांना खूप डेलयत त्यांनी हं हं माझी बहिणीला तर त्यांने मंगळसूत्र पण नाही देलेत सोन्याचे

आपली पोरगीला एवढे सगळे देले सोन सोन एवढं देले आणि कपडे, पैशे एवढे देलेत त्यांना दहेज खूप देलेत त्यांना त्यांची बहु आहेत ना ती त त्यांना पन द्यायला पाहिजेत ना हो न

मंगलसूत्र पण ते नसते का onegram चे

आणि स्वतःच्या मुलीला आपले त्यांनी अं दिले अंगुट्या, chain, कंगन इकड जगदीश दादाल त बहीन नाई ए न? आहे त्यांना नाहीय तू म्हनशीन त आता मावशी नसते का मावशी

त्यांचे पोरगे आहेत दोन आता झालेत लग्न

त्यांना पन खूप दिलेत त्यांच्या आईने

झाला का स्वयंपाक तुझा?

mobile वरून लागून केली login केली आहे का?

तिकडे ठेवते ए किनी म्हनजे ते आहेत न kitchen खूप

कारण की म्हनजे माझ्या mobile वर न ते नाही होत ए ते install नाई होत ए माझं phone च म्हनजे की खूप जून आहेत न चार पाच वर्ष झाले पाच पाच पाच वर्ष झाले माझी phone ला हो तर नाई होतायत म्हनजे त्यात ती

काय मच्छर खूप आय इकडे तुमच्या इकडे

मच्छर मच्छर मच्छर मच्छर हो मच्छर आहेत न खूप आहेत

ती त नाई येत ए

अच्छा हां हां आनखी काय म्हनते तू केले का?

ती mummy हेत नाई न कोन म्हनजे ते मघाशी भेटले होते ते? हं अच्छा अच्छा हं हं तोंडाला

हं ते आले होते मंग मी ते बोलावलं ते एक नाई का म्हनून एक tube आहे त ते मंग लावली मी त आराम झाला

अं ओरे ओरे सोल का काई तरी असी tube आहे ती लावली हो gel येते ना ते जे gel येती ए न ती gel रात्रीला म्हनजे की लावून झोपायचं त सकाडी पूर्ण ठीक होऊन जाते हां हां हे पकडून हां हां त त्याच्यानी मंग मंग आरामच झाला आता थोडे थोडे आहे त मंग आनखी लाऊन घेईन साकाडला हाओ ते नाई का तोंडाले छाले आले म्हनजे एकदम बोलुश्या बी नाई लागत न काई नाई पूर्ण कसतरी वाटते ते खूप अं त्यांना त्रास देतातायत ते नाई का स्वाती तिची mummy नाई का doctor ए ते स्वाती नाई का

तिची mummy इथे राहते आम्ही जिथे राहातो ना तिथे राहाते न तिला नागपूरला दिलाय म्हनजे तीच लांब आहे तिची सासुरवाडी नागपूरला आहे ती proper हो तर नाई का तिची mummydoctor आहे न तर तिच्या mummy ला विचारलं एक तर ती म्हने पोट साफ नाई होत त्यामुडे येते म्हने हो हो

त ते कस आय पोट वगैरे साफ त होत होत पर ते blood ची कमीच्या कारण होऊ शकते म्हने छाले येण्याचं कारण हो आपल्या इकडे ते आंबा वगैरे खातातायत ना आपन खूप हो हो तेच त आनि तिची mummy आहे न बिचारी दोघीच्या तिची mummy आनि ते स्वाती दोघीच झनी राहात होत्या इथे तिचे papa नाई ए खूप म्हनजे जे ते स्वाती बारावीला होती न तेव्हा तिचे papa मरन पावले त्यांना गँगरीनचा रोग झाला होता पहिले तेच doctor होते नंतर मंग तिचे mummy न मंग त्यांना अनुभव होता न त्याचा experience होता तर मंग त्याच्या याच्यावर त्यांनी doctor की केली तर मग नाई का तिची mummy आता एकटीच राहाते

हो एकटीच राहाते तिची mummy financialcrises नाई होत हो हो शिकलेल्या आहे न त्या तेव्हाच्या काडामदी बारावी म्हंटल तर किती मोटा हे होत होता हो चांगलं आनि तेव्हाच्या काडातला सातवा वर्ग जो seventh वर्ग राहाते न सातवा वर्ग शिकलेला मास्तर बनून जायचा शिक्षक बनून जायचा हो चांगलंय न मग हो न ते ते बारावी शकले त्या काडा मदि बारावी शिकले तिची mummy आता तिची mummyfiftyeight ची age आहे तिच्या mummy ची fiftyeight

आनि स्वभाव खूपच सुंदर आहे स्वभाव खूपच मस्त स्वभाव आहे त्याचा एकदम हो खूपच आनि कोनाचे जे मुली दिसल्यानं त्यांचा खूपच लाड करते कोनीच राहो मोठा राहो लहान राहो कोनीच

ही स्वाती माझी जायला पाहिजे हो न तेच त आनि एकट्याच रायते बिचाऱ्या कधी आता एवढी age झाली त्यांना मुलगा पन नाई आय दोन मुली होत्या आता हे स्वाती होती इचइ लग्न झालं आणि एक मुलगी आहे मोठी ते तिकडे राहाते माहूरला राहते त्यांचे husband शिक्षक आहे जिल्हा परिषद नाई का शाळा government ची तिथे शिक्षक आहे तिचे मोटे जावई हो छान आहे न government ची school वाल्याचा job आहे तो खूप चांगली असते payment वगैरे

दोन्ही पोरीचं म्हनजे की future हो त्यांचा बी Fortyfive हजार त्यांचा payment आहे मग हो तेच त आहे चांगले हाय ते त्यांना आता सोबतच मंग दोघी झनी job करत होतो म्हनून ते अं दोघी झनी सोबतच करत होतो आता मंग ते तिकडं गेली त मंग तिच्या mummy ले असं वाटते म्हने तू गी वगैरे येते त मला असं वाटते म्हने